इथे काही प्रवासी वेटिंग एरियात थांबले --

सगळेजण आपापले ग्रुप करून जेवत आहेत कुणी उभे राहून जेवतंय कुणी चेअर वर ग्रुप करून जेवतंय.

हि एक दगडाची इमारत आहे जिथे खूप साऱ्या पायऱ्या आहेत एक जुनी इमारत अ अ दिस --

आणि तिथे एक खूप जून असं झाड दिसतंय.

वेगवेगळ्या आकारचे असे सुंदर असे लॅम्पस लटकवलेले आहेत.

स्पोर्ट शॉप आहे जीथे सर्व प्रकारचे खेळाचे वस्तू खेळाच्या संधर्बात असलेल्या वस्तू अ जसे कि बॅट --

आ वेगवेगळ्या कलरच्या साड्या आकर्षक साड्या इथे वरती लावण्यात आलेल्या आहेत.